मग लय लग लय. काय? मंग आम्ही बाहेर गेलो होतो गावाला. कडल मला आता आम्ही आहो तुमच्या कारणाना आता येईन का मग तीकड कधी बर मी का म्हणतो हळदी मध्ये भांडण न

तो सोमू सोमू कोण हाय तो

त्या का थोडसा. हु हम्म हा काय माहित जे आल ते येईतनच थोडस बोला बाली झालती झालेत ते भांडन.

मंग

अरे नाक फोडल त्याच

मंग अचा आजा आल त्याचा मूळ घोड झाल तुला हि मारत त्याला मी

हु झाल ती बोला बली त वीक्की भाऊ न मारल त्याला.

विक्की भाऊन त्याला मारल,

बर आहे चांगल आहे मार असच पाहिजे न त्याचा पोरानला. आह अरे लई शील्लक है रे ते तुला म्हणला खेटरे कि तु मन्हे नको नको मन्हे जाऊदी. आर तीन तीन कस बजब्री घेत ते तसच आपण भी खेडायचच.

मंग

त्यो लय Danger महिती का. त्यो बोलतोच येवड खतरनाक सची मोनास घेतल मंग पटेत लय लग लय तुफान. सचीनी भाऊला हाणलं वाटत आहे ना.

सचिन भाऊत बल्ली घेउन निघाला आता वाहिनी.

मंग आळल न त्याला मरत नाही त बस सोमु फुटला होता मंग.

ते विक्की भाऊन आळवल नाही त कुटला होता मंग सोमू. लय भाडण झाले जास्त

ते मामा न ते पण आले होते ना मानून घोड झाला नाहीत मंग संपला त्यो काय मामा काही नाही मन्हे मामा म्हणी कस्याला भांडन करते म्हणते हम्म येउडूशा गोष्टीला मी मनल मामा तुम्हाला माहित नाही मनल तुम्ही शांत बसा.

हव न ते काय लाहाना माम जर जास्त शील्लक आहे तोवा हा मंग

तसेच बाळानं पण मारल त्याला.

अरे बाळान त्याला मारले. बाळाल लय मारल म्हणजे बाळाल direct नेऊन पाच फटका मारायला लागल. हा अव्या अव्यालाना आंब्याला मारल बाळा नी हम्म वाटलच मला बाळाकर,

बाळा कस काय शांत होता म्हणटलं.

असेच त्या अनिकेत चे झाले होते भांडण.

ते इकडच mp ला. मंग काय झालय मारल होत पर लोकांनी. मंग solve झाल ते

solve तर असेलच बा भांडण करती काय?

बर आहे

हा गाडवे महिंद्र आनीकेत तो लल्या. हाहा हा. ते सगडे पोर असते.

ती विद्लच भांडण करून राहील न तु. हु सागुटे सागुटे ह

हा त्यो सांगत होत रला त्यो मन्हे भाऊ तुमचा ओडखीच आहे मन्ते आस तस सांगा मी मनल भया तू आण त्यो माझा येऊ नको. आवघड ते लय.

काही नाही म्हने त्यो त्यो चालत होत मंग त्याला माहिती नारे त्याला माहिती आहे ना काय घोड होईल आपल.

मारल होत हा

दो घंटे काही रे वैभव संदीपचे आणी तौए भांडण नव्हते झाले का. आरे हा ते तेव्हा का का होते ते फोन करून घेतल मंग तेव्हा त्यान.

खाल असण त्यान. अरे लय कुत्र्यांनी. जेवतच आहे. मंग, आर वा त्याच काहीच करूस नको तु

हव त्यात दोघझन आदडत खाली मला वाटल कि याला मनल. तो अवी मारल मन्हे त्याल लय. हे हात सुजले न काहीच त्याला अन हाता न. आर ते पिलू ला मारल तर हा काल तुल सांगत होत बाळा. हु काय मन्हे आजून. काही नाही असच सांगत होत सोनू कोटी चाला direct. हव ते मन्हे आयकून घे हा आयकून घ्या आयकून घ्या मनला दे दणादण मारल बाप लय मारल ललीताचा भाऊ हेन होत वाटत, प्रेम भई लगेच कोण बोल बातच बघत राहते.

अनिकेत न मारलन बाबा त्यो त्यो लय उळ्या मारत होता मनमान. उलट ते हर हप्ते घेतले सारखे कोणाची

हव अनिकेत टर्रा आहे बर पण

अनिकेत टर्रा आहे मनलो

त्यान चवकात मार खाल आहे थोळसा,

नाहीरे तस नस झाल म्हणी ते.

नाही रे अह अनिकेत ला लय मारल T. shirt फाटलं होत न दुसर ते Marathon च ते कोणत घातल होत अनिकेत न ते. ते वाड्यात आडित मध्ये झेलेत तेल मोठे पोर असणारे वडवतेत त्याच. हव काय अं धरा धारी मध्ये त्याने विद्या राजलेले मारल होत.

मंग,

बर मंग कर मंग नंनतर,

ठेवतो.

तुला काय काय बोलायचं?

तुला काही अक्कल आहे काय कुठं काय बोलायचं? अं ऐकू नाही येतंय काय तुला? तुझा आवाज तुझा आवाज खूप. तुला कुठं कसं बोलायचं काय बोलायचं? आवाज नाही येतंय का येतोय येतोय.

मस्करी करत होते. तुला नाही समजत का viral हे करायचं आहे का? की तुझी मजा घ्यायला पाहिजे ऐकून की अशी बोलली तशी रडत बसायचं पाठीमागे म घरात बसून

काय sorry sorry बोलून काय होतं? तुला समजायला पाहिजे ना पोरगी आहे ना तू? कुठे आहे तू आत्ता? हे नाही की तू थोडं आजारी काही बोललेलं चालेल co common sense पाहिजे ना माणसाला? sorry ना चिडू नको.

म्हणजे शांत राहायचं काय राहायचं तुला स्वतःला अक्कल पाहिजे ना?

का चिडू नको? मला काय माझ्याकडे रडत बसायचं नाही. मलाच हे वाटेल ना की नाही भाऊ हे नाही करायचं. स्वतःच्या अंगावर तुला हे करायचं तुला आवडतं? नाही बोलणार आता. हम्म नाही बोलणार लहान लहान नाहीये ना तू? लहान बाळ नाहीये की तुला गोष्टी सांगायच्या मुलांनाही कळतं कसं करायचं कुठे काय बोलायचं? कुठंय तू? आलोय बाहेर

कधी? Paper झाल्यावर.

का? जायचं मला इथं कंटाळून गेलेलो आहे मी कोणीच नीट राहत नाहीत. मी राहते ना. हम्म बघतोय तू कशी राहते बघितलं मी आणि बघतोच आहे एवढ्या दिवसापासून

मला कसं मला थोडी चांगलं असं

अं मी का नाही थांबवत मी हम्म माहितेय मला जाऊदे मला काय नावं पाडते ना माझ्या गावाला तर ठीक आहे जातो मी आता तिथं वापस राहतो तिथंच. मी गावाला थोडी पाडते.

तू headphone घातले आहे का?

कधीपासून घातलेले आहे.

का तुला कसं काय माहिती? तुझं आणि माझं तेवढं आहे म्हणून मला कळलं तू headphone घातलेले. speaker वर नाही ठेवू शकत ना phone म्हणून headphone घातलाय.